हा आगीच्या आगीच्या इतर इतर नावाचे म्हणजे जंगलातील जंगलातील आग आग पशु फायर आणि माऊंटन फायर याचा पण समावेश होतो आहे

आणि ऑस्ट्रेलिया युनायटेड स्टेट्स स्टेटस म्हणजे ऑफ ऑफ अमेरिका आणि इंडोनेशिया यांसारख्या ठिकाणी वारंवार म्हणजे आगीच्या घटना पण घडत आहेत हो हो ते पण आहे आग तर गंभीरपणे गंभीरपणे म्हणजे इको च इको च सिस्टमला म्हणजे हानी पण पोहोचवते आणि नकारात्मक परिणाम करते

हा तिथे म्हणजे पर्यावरण आणि म्हणजे पर्यावरणावर म्हणजे आगीचे काही नकारात्मक परिणाम परिणाम पण आहेत हा आणि उष्ण आणि दमट वातावरण असलेल्या म्हणजे भागात वारंवार आगीमुळे म्हणजे जंगलात आग पण लागते आणि असंख्य मूळ मुळ झाडांची म्हणजे प्रजाती पण नष्ट नसते झाले अह परि परिसंस्थेला मोठा पण अह मोठाच त्रास होतो ना

लाकूड या सर्व या सर्वांमुळे ॲमेझॉन बेसिंग मध्ये लक्षणीय नुकसान पण होते ना

हा आणि जंगलातील आगीमुळे निर्माण होणाऱ्या रोखे मुळे म्हणजे पर्यावरणात नकारात्मक परिणाम पण होतो

हो हो हो आणि आता फिरायला कारला तेव्हा पण आपण खूप सारे झाडे पाहतो ते मोठे मोठे झाडे पण राहते टॉपिक वगैरे छोटे छोटे काटेच असतात तेव्हा ट्राफिक

ते पण खूप हानीकारक झाडे आहे

मी आधी पण अजून आगीतून बाहेर बाहेर पडणार म्हणजे खांब त्याला म्हणजे अह गुद मारल्या म्हणजे म्हणजे लागतात आणि इंडोनेशिया म्हणजे इंडोनेशियातील जंगलात म्हणजे लागलेला आग म्हणजे म्हणजे एकोणीशे सत्त्याहत्तर सुमारे अह टू पॉईंट म्हणजे दोन पॉईंट त्र्याऐंशी अब्ज टन म्हणजे कार्बन डाय-ऑक्साइड ने किंवा जगभरातील एकूण धारण पैकी तीस ते चाळीस पर्सेंट धूर वातावरण जे उत्सर्जित झाला आहे

हा आणि फॉरेस्ट मध्ये अह इकोसिस्टम आहे ज्यामध्ये अनेक अनेक वनस्पती आणि प्राणी समाविष्ट असतात ज्यांना

हा आणि भारत भारत भारत सरकारचे म्हणजे वन वन वन नाही का म्हणजे संरक्षण नुसार भारतातील एकोणवीस पॉईंट अह सत्तावीस पर्सेंट म्हणजे जमीन जंगलांनीच व्यापलेली आहे

हा आणि अजून वाढत्या वाढत्या वाढत्या लोकसंख्येमुळे म्हणजे भारती अह भारतातील जंगलावर प्रचंड दबाव आहे आणि भारतातील लाकूड दरवर्षी तेहतीस पर्सेंट पर्यंत म्हणजे आग आग पूर्ण व्यवस्थेचे

हो हो आणि जे जगभरात अनेक ठिकाणी राहतात ना फॉरेस्टर अलग फॉरेस्ट अलग अलगच लॉयल असते. आह आणि भारताचा फेब्रुवारी ते जून जून याच याच कालावधीमध्ये कालावधीत म्हणजे जंगलात आगीच्या घटना म्हणजे घडतच असतात हा आणि

अह वर्गीय वर्गीय वर्गीय वर्गीय कृत केले आहे मी जे नाय म्हणजे देशाची एकूण वन वन वन वन वन क्षेत्र वयानं क्षेत्रापैकी म्हणजे पन्नास पर्सेंट आहे अंदाजानुसार दरवर्षी अंदाजे हा तीन पॉइंट च्या सतरा सतराशे त्र्याहत्तर अह दशलक्ष म्हणजे हेक्टर भारतीय भारतीय जंगले आगी आगीमुळेच म्हणजे प्रवाह युद्ध होतात

हा आणि आता हे फॉरेस्ट म्हटलं म्हणजे फायर फायर इंफॉर्मेशन जे करायला हवे ते काय काय करायला हवे ते माहिती आहे का तुला आता हे जसं जंगलातील जंगलातील आग आग म्हणजे रोखण्यासाठी नाही का म्हणजे अनेक नियंत्रण करण्यासाठी विकसित आणि अह विकसनशील राष्ट्रीय कारवाई पण करावी लागेल हो हो ते पण करायला लागेल आता एक होता ना दोन-तीन वर्षांपूर्वी केस झाला होता जंगलाला आग लागली होती खूप सारे प्राणी मेले होते.

हा आणि अजून कापलेल्या कापलेल्या झाडांची वाहतूक अह वाहतूक करण्यासाठी योग्य साधन पण असावे आणि कॉक साईट फॉरेस्ट पण राहते आता ऑल फॉरेस्ट पण राहते एवर ग्रीन पण राहतय मँगो फॉरेस्ट पण राहतय फॉरेस्ट खूप सारे टाईप्स आहेत ऑप्टिकल फॉरेस्ट माउंटेन फॉरेस्ट

रोधक आणि जंगलाचा वापर म्हणजे इंधनासाठी साठवण क्षेत्र म्हणून करू करू नये हा जंगलातील आग आग आग आगच्या प्रयत्नाने आग आटोक्यात म्हणजे आली पण पाहिजे हो आणि प्राणी पण वातावरण पाहूनच राहते ना कोणत्या अह फॉरेस्ट मध्ये राहायचं आणि जंगलात जवळ म्हणजे बांधलेली घरे अह अग्नी अग्नी अग्निरोधक म्हणजे असावेत अजून पुढच्या कुशल कुशल कामगार म्हणजे जंगलातील आग आग आग प्रणव विभागांचे काळजी पण घ्यावी

आह वन कायद्याचे काटे काटे अह काटेकोरपणे पालन पण केले पाहिजे

हा आणि अजून एक थोडा वेळ त्यांनी पण चांगला दर हे तेवढं म्हणजे अह आह जंगलात म्हणजे ते अह नुकसान पण होणार नाही तेवढे आणि प्राण्यांना पण कचरा टाकल्यावर प्राण्यांना पण त्रास होतो ते खाऊन घेतात काही भाग मग त्यांना पण त्रास होतो ते पण आहे

हो हो राष्ट्रीय विविधता

हा आणि जंगले ही म्हणजे निसर्ग निसर्ग पृथ्वी आणि मनुष्यजीवन यांचा ताळमेळ ठेवणारी एक महत्त्वाची परिस्थिती परिसंस्था आहे ज्यामध्ये म्हणजे झाडे झुडपे गवत आणि बरेच काही आहे ना

निरोगी निरोगी वातावरणात तयार करतात ना जेणेकरून जे विविध प्रजातींचे प्राण्यांचे नाव अह प्रजनन करू शकतील आणि तिथे अह आनंदाने जगू पण शकतील हो हो ते पण आहे हो आणि आजच्या म्हणजे अह जगात म्हणजे आपला जे आपल्याला ऑक्सिजन वगैरे मिळतो ते तर जंगलामुळेच मिळतो आणि आपल्याला तर म्हणजे जंगलाविषयी माहिती म्हणजे फॉरेस्ट विषयी माहिती म्हणजे आपल्याला शाळेतून पण मिळत होती जसं शाळेत सांगत होते ना म्हणजे निबंध लिहून आणा असं कसं ते त्याच्यावरून थोडी पण आपल्याला मिळत होती याच्याबद्दल माहिती तर आणि अह जंगले तर म्हणजे निसर्ग मनुष्य आणि पृथ्वी आणि मनुष्य जीवन यांचा पण ताळमेळ ठेवणारी एक महत्त्वाची परिसंस्था आहे

ज्यामध्ये झाडे झुडपे गवत आणि बरेच काही आहे ना जंगलाचे म्हणजे घटक जे झाडे आणि वनस्पती आहेत ते जंगलाचा एक प्रमुख भागच बनतात हो हो प्रमुख भाग

जंगले एक म्हणजे निरोगी वातावरण अह वातावरण तयार करतात अह जेणेकरून विविध प्रजातीच्या प्राणी आणि अह म्हणजे वन्यप्राणी आणि पक्षांचे वास्तव्य पण कसे आहे ते हे आपण पाहतो ना हा आणि अशा सोबतच म्हणजे जंगलाचा मानव मानव जातीला खूप फायदा पण होतो आणि त्याचे खूप महत्त्व पण आहे

हा सोप्या सोप्या शब्दात म्हणजे जंगल म्हणजे घनदाट झाडी आणि वनस्पतींनी म्हणजे भरलेली जमीन त्यात प्राणी आणि विविध प्रजातींची झाडे झाडे आढळतात आणि जंगल म्हणजे लहान आणि मोठे

हा

हा उन्हाळ्यापासून म्हणजे उन्हापासून बचाव करण्यासाठी झाडांच्या पण सवलती बहुत आहेत

आणि अजून झाडाची शांत आणि शितल सावलीत आले की म्हणजे सर्वांनाच बरे पण वाटते झाडामुळे तर आपल्याला बहुत काय मिळते फळे फुले हो हो फुल झाडे ऑक्सीजन मिळतात कुपन करतं झाडाखाली झोप आली तर आणि झाडे तर जीवनासाठी म्हणजे आवश्यक आहे आणि पृथ्वीला म्हणजे बहुतेक झाडे फक्त जंगलातच आढळतात

जंगलातील म्हणजे विविध प्रकारचे वन्यप्राणी आढळतात त्यामध्ये म्हणजे आणि म्हणजे मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही पण प्राण्यांचा समावेश होतो

चित्ता सिंह बिबट्या कोल्हा लांडगा अस्वल असे म्हणजे मांसाहारी वन्यप्राणी आढळतात आणि हरीण ससा हत्ती असे असे शाकाहारी प्राणी जंगलात म्हणजे आढळतात झाडावर आणि अह वनस्पतीवर म्हणजे रानातील सुंदर

हा हा पक्षी पक्षी द्यायचे म्हणजे जंगलात ते पण पक्षी म्हणजे देखील जंगलातच आढळतात म्हणजे पोपट महिना गिधाड चिमणी घुबड असे पण पक्षी जंगलातच किलबिलाट करताना दिसतात आपल्याला हो किलबिलाट करताना खूप दिसतात चिमणी पण आपले घोंसले चिखलात ठेवतात चांगले झुलतात झाडावर हा आणि ते जंगल असल्यामुळे शक्य आहे ते पाहायला मिळतय ते तसं जर जंगलच नसतं तर काय पाहायला मिळणार हो निसर्ग चांगला आहे फ्रेश पण खूप वाटते निसर्गामध्ये प्राण्यांची विविधता पण आहे एकाच बाजूला हत्तीसारखा मोठा मोठा मोठाच प्राणी आहे तर दुसऱ्या बाजूला छोटीशी मुंगी

हा जंगल किंवा म्हणजे जगातील झाडामध्ये फरक आहे आणि कुठेतरी उंच उंच झाडे आहेत तर कुठेतरी अह लहान गवत किंवा झुडूप आहे अह कुदळ फळ वगैरे झाड वनस्पतींपासून मिळत आणि जंगल हा त्याचा म्हणजे खजिनाच आहे हा आणि हे जंगलामुळे तर आपल्याला खूप सारे फायदे पण आहेत जंगलाचे महत्त्व आहेत बहुत पृथ्वीचे पृथ्वीचे महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण क्षेत्र म्हणजे जंगलाने व्यापले आहे ते म्हणजे कोणत्या कोणत्या देशात प्रदेशात एक उत्तम नैसर्गिक संपत्ती आहे आणि उदाहरणार्थ म्हणजे जंगली लाकूड इंधन चारा बांबू आणि इतर सर्व गरजा पूर्ण पण करतात जे म्हणजे आपल्याला विविध उत्पादने देतात ज्यांच्या व्यावसायिक म्हणजे तसेच औद्योगिक मूल्य पण देखील आहे अह आणि व्यावहारिकता म्हणजे जंगले आपल्याला कागद औषधी औषधे आणि इतर अनेक उत्पादनासाठी मोठ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे कच्चा माल पण देतात

याच व्यतिरिक्त जंगल हे म्हणजे मोठ्या लोकसंख्येमुळे लोकसंख्येसाठी रोजगाराचे पण प्रमुख स्त्रोत आहे फिल्टर पण भेटते आपल्याला त्याच्यावर जॉब पण खूप राहते फॉरेस्ट मुळे हा आह जंगल दगडाला म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे चांगलेच महत्त्व आहे त्या जंगलात आणि पिऊन पण भेटते ना आपल्याला हे पण आहे ना हा हा आह आणि भविष्यात म्हणजे ते जंगल तर म्हणजे जंगलाची आच्छादन म्हणजे वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे

हा आह जंगल तोडणे म्हणजे जंगले तोडणे आणि जाळणे जेणेकरून त्या भागांचा वापर किंवा म्हणजे उद्योगासाठी करता येत रानावर म्हणजे जंगलतोड पण करतात हो हो ते पण आहे आणि ध्वनी प्रदूषण पण काम करता येते ध्वनी प्रदूषण पण थांबवावं अह पर्यावरणाचे म्हणजे प्रदूषण म्हणजे वाढतच आहे याचमुळे

हा वृक्षाचे फायदे तर मिळतात जंगलतोड पण थांबवण्यासाठी सरकारने अनेक अनेक कायदे केले आणि जंगल तोडीवर बंदी घातली हो हो ते फॉरेस्ट

खूपच चांगला आहे फॉरेस्ट मध्ये वातावरण खूपच चांगलं असतं वीस झाडे खूपच चांगलं वाटते ते हो झाड पण लावत गेली पाहिजे आता हो हो आत्ता खूप कायम

आम्ही सगळे ठीक आहे मग लावत जा झाडे वगैरे हो हो प्रश्न चालू राहू द्या शिक्षणाचा

ठीक आहे ठीक आहे कॉल करतो बसला की मग

हा झाला आहे आताच अं तुम्ही कशा आहेत

आता तरी काही नाही सध्या तरी अं आता education लाई आहे ते म्हणजे graduation झालेलंच हाय आणि आता बस preparation वैगेरे सुरु आहे तुमचं काय सुरु आहे सध्या? माझं तर काय नाय माझं पण education complete झालय complete means first year च केलंय त्यानंतर मग लग्न झालं त्यामुळं काय जमलं नाही पुढं शिकण

बर आणि कसं काय सर्व बाकी तुमचं घरी वैगेरे सर्व छान हो घरी पण सगळे चांगले आहेत तुम्ही सध्या family मध्ये आहात कि इथं शिक्षणासाठी कुठे वेगळी केली आहे quarter वैगेरे घेऊन नाही सध्या तर family सोबतच आहे मी अं आपलं home town मध्ये आणि आता इथे जे विशेष म्हणजे अं preparation सुद्धा आहे करू आणि एक job पण सुरु हाय आणि त्यासोबतच बाकीचे जे इथे काम असतात काही पण निघाले तर म्हणजे घरगुती किंवा कोणतीही काहि बाहेरची काही काम असतात त्याला आपलं complete करावं लागतं तर schedule तर तो राहतोच सर्वांसाठीच असतो तो आणि त्याच पद्धतीने बघ कास काय आणि तुमचं कास काय म्हणजे एक कसा असतो daily एकदिन क्रिया कशी असते तुमच्या तुमच्याकडे तर sorry माझं तर दिनचर्या तर काय म्हणजे सकाळी तसाच माहेरील आहे ना आता तिला नाही आहे माहेराला अली आहे

तीन महिने झाले असतील माहेरी येऊन कारण कि माझ्या गावाकडचं जे सासरी ते नवीन बांधकाम चालू आहे तिकडं तर मी तिथं काय adjust नाही होऊ शकणार कारण कि ती handicap आहे ना त्यामुळं थोडंसं problem होईल म्हणून मला माझी सासू बोलली कि तू माहेरीमधी जा घर करुन complete झालं तर मग तुला बोलवीन

तो माझ्या भावाचा मुलगा आहे त्याच्याशी सकाळी उठल्या नंतर त्याचाशी थोडंसं खेळणं त्याला जेवण जेवण complete करते करते आणि बाकीचं काय असच normal daily routine आणि job तर सध्या काय करत नाही आहे मी job सध्या searching चालु हाय माझं

आणखी मला घरी बसून बसून पण boar होत तेच काम तेच daily च काम जेवण बनवणं भांड्या घासणं तेच daily daily तेच चालू असत त्यामुळे boar होत मग असं वाटत कि मनात येत कि काही तरी बाहेर निघून काही तरी करावं तसं मानलं तर मी शिवण काम करती आहे ब्लाऊज शिवततेय मी

एवढा पण हात नाही बसला एवढा अजून पण तरी शिकवतेय मी घेतेय बाहेरचे पण

अं बरोबर

भाऊ भावंडं सगळे बरे आहेत आई वडील अच्छा तर मला प्रश्न विचारताय बाकी म्हणजे अं मला विचारताय ना तुम्ही हो हो हो आपल्यालाच विचारतेय अं भाऊ आणि आनंदे वैगेरे पण बरे आहेत आणि घरचे पण सर्व चांगले आहेत अं आणि काय जे इथे मला आता सर्व काय नाही मी माझ्या कामात व्यस्थच असतो त्याच्यामुळे जास्त family ला time देतो मी असं नसतंय पण तरी पण अं खुप जास्त वेळ न्हाय पण देतो जितका आपणवेळ देऊ शकतो तास आणि काही मित्र असतात त्यांच्या सोबत पण त्यांना वेळ द्यावा लागतो पण इतकं अस असत कि आता मित्र म्हंटल तर ते पण आपआपल्या job मध्ये व्यस्त असतात आपल्या कामात ते व्यस्त असतात त्यामुळे त्यांना पण तितकं time एकमेकांना देण्यास खूप आता कमी पडतो आता जसं जसं वर्ष वाढत सर्वाना सर्व busy इतके होतात कि त्यांनाच त्यांच्या family ते time नाही देऊ शकत तर मित्राला कुठे खूप कमी time देऊ शकतात आणि आपल्याला हवे असते ते आपण समजतो कि कधी मी busy तर कधी त्यानं त्यांच्या काढून ते busy असतात कधी कधी काय त्या time मध्ये हे नाय होत अं त्यात प्रकारे आणि त्यामूळे मग खुप एकमेकाला भेटन मग त्याचं ते थोडं अवघड जात कठीण जातं आणि कुठं बाहेर निघतो म्हंटल तर आज कुठेही बाहेर निघतो म्हंटलं तर आता एक छान चांगली गोष्ट हि आहे कि आता व त्या covid period काळामध्ये तर तुम्ही बाहेर पण नाही निघ होतो तरी पण एक काळ वेगळा होता पण आता आत येऊ शकतात सर्वीकडे जाऊ शकतात फिरू शकतात पण फिरून फिरून नाय का तीच आपली दिनचर्या असते प्रत्येक दिवस एक सकाळी उठलं आणि सकाळी उठून मग काही नाश्ता किंवा काही करून मग आपलं जे काही work आपल्याला करायचं ते करून मग त्याच्या नंतर lunch time असतो आणि मग दुपारला वगैरे जे काही चहा चहा पाणी वगैरे नाहीस मग नंतर dinner जेवण आणि झोपायचं मग तेच झोपून पुन्हा सकाळी तेच उठणार आणि ते एक दिनचर्या सर्वांचीच लागलेली असते आणि किंवा दिवस चला जातो माहिती नाही पडत मला वाटत तू तुमच्या सोबतपण हे होत असेल

हम्म बिलकुल बिलकुल म्हणजे असं होत कि

हम्म म्हणजे असं होत कि एक हफ्ता कधी चालला जातो आज हि तारीख आहे तर सात दिवस कधी निघाले आपल्याला माहित पण नई पढत कळत पण नाहीत ते आणि असं करता करता वर्ष पण निघून जातो आपण तिथल्या तिथेच राहून जातो असं सारखं एक आपल्याला वाटत कि आपलं पूर्ण वर्ष निघून गेलं आपण केलो काय वर्षामध्ये आता एक प्रश्न आपल्या मनात पण हे प्रत्येका सोबतच होत कि येत दिवस निघतंच राहतो तर हा ठीक हाय आपण हे करूया सोबत हे पन करु आणि काय काय गोष्ट असतात अं आपल्या त्या daily routine मध्ये पण आता आपण ते त्याबद्दल आपल्या मनात ते विचार नसतात पण अं काही गोष्टी अश्या plans असतात तरी आपण plans जे बनवतो ते flop ठरतात कुठं जायचय अं पण जेव्हा ते अचानक जेव्हा plan एकदम plan नाय पण अचानक एकदम जायचं कुठेतरी तर एकदम तर ते अं excute होतं अं म्हणजे without any plan ते जे execute होतो असं तुमच्या बाबतीतहि होत असेल हम्म काय माझ्या सोबत तर तस एवढं काय खास नाही झालय पण हा एकदा मी असच plan केलं होत माझ्या friend सोबत कि अं माझी एक मैत्रीण होती ती मला बोली कि या दिवशी आपण भेटूया म्हणजे सगळे friends सगळे friends एकत्र

गप्पा वगैरे मारूया मी म्हंटल ठीक आहे चालेल तर तिने दिवस पण सांगितला होता कि या दिवशी भेटायचं म्हणून पण नेमकं त्याच दिवशी मी आजारी झाले आणि plan flop झाला जाऊही नाही शकले

असं होत कधी कधी बिलकुल बिलकुल हम्म असं होत कारण पण मी पण अगदी बघितलं कि आम्ही इतके plans करतो कधी कधी असं नाय कि प्रत्येकवेळा flop होतात पण काही वेळा हा flop होतात आणि खुप बेकार वाटत जेव्हा flop होतात पण अं आणि काही काही असे plans होतात जे आपण बनवत पण नाय आणि unexpected जिथे चांगलं होतात आणि आपल्याला पण वाटत यार चांगलं वाटलं नाही का without any plan but चांगला एक तो successfully execute झाला असा असं वाटत आणि त्याच पद्धतीने एक प्रकारे आह प्रत्येकाला मला वाटतंय अं जेव्हा